नदीच्या पलीकडे झाड दिसत आहे.

यामध्ये खुप मोठ धरण दिसत आहे.

इथ संगीताचे तबले दिसत आहेत.

खुप सारे संगीताचे वाद्य दिसत आहेत.

आणि झाडे आहेत पाठी मागे.

छोटे मोठया वस्तु आहेत विकण्यासाठी गिटार ही--

अम दरवाजा पणय एक पण सफेद कलर चा --

वरती आ कलर ते वरती --

अशी खूप सारी फळे दिसत आहेत स्ट्रॉबेरी आहे.

या मध्ये काच दिसत आहे काचे मध्ये वस्तु ठेवलेल्या दिसत आहेत.

लायटिंग लावलेली ये दुकानामध्ये काही बॉक्स दिसत आहेत.

बिल्डिंग चा कलर आइस क्रीमअ आणि विटकरी दिसत आहे.

काचेचा कलर निळा दिसत आहे.

केसाची हेयर स्टाइल चाललेलीये तिच्या.

तिने केसाला क्लिपा लावलेल्या दिसत आहेत.

क्लिपांचा कलर नारंगी दिसत आहे.

खूप साऱ्या वस्तु पण विकायला दिसत आहेत बा बाटल्या पण आहेत मोठ मोठ्या--

मानस आहेत उभा स्टेज च्या समोर स्टेज दिसत आहे.

जंगलामध्ये एक रस्ता दिसतय.

खाली फरचीये हिरव्या कलर ची --

वरती लाइटीनग दिसत आहे राखाडी कलर दिसत आहे भिंतीचा.

त्यामध्ये मूल फिरायला आलेले येत.

मुलांच्या अंगवरती लाल कलर चे शर्ट दिसत आहेत.

नवरी नवरदेव आहेत खूप सारक्या साऱ्या बायकायत नटलेल्या मानसयत.

वरती अडकवलेला कलर पांढरा दिसतए.

त्याला खूप साऱ्या खिडक्या दिसतायत.

डोंगराच्या कडेने झाडी दिसत आहेत.